तिथे एक वर्कर कार दुरुस्त करीत आहे.

त्याच्या साइड ला अं आपण बसू सुद्धा शकतो.

ही एक अ बाटला हाऊस नावानी--

जॉन अब्राहम चा फोटो दिसत आहे.

एक अ पांढरी चिट्ठी आहे. त्यावरती डॉक्टर काहीतरी लिहून देत असतील.

ते त्या त्यांच्या मजदुरांना काम समजाऊन सांगत असेल.

आपल्याला पाहिजे त्या प्रकारचे एक्सरसाइज मशीन वगैरे आहे.

आणि शाळे प्राचीन थोडा बंद आहे त्यामुळे इथे कोणीही व्यक्ति दिसत नाही आहे.

या जीम मध्ये लाइट वेगेरे खूप दिसत आहे आणि या जीममध्ये --

बाकी चेअर चे वगैरे अरेंजमेंट केली आहे आणि ही प्रोग्रॅम बाहेर लॉन मध्ये वगैरे अ होत असाव.

हे बसस्टॉप आहे त्या बस स्टॉप वरती तीन बस उभे आहे.

आणि ते हमेशा अस ते सोबतच दिसता सोबतच राहायला हवे.

अ कृष्णाच्या डोक्यावर मोरपिस आहे ते रीयल असावं.

अ ही एक घसरगुंडी सारख दिसत आहे.

इथे काहीतरी मोठ्या माणसांचाच प्रोग्राम चालू असावा.

हा एक पूलवरचा व्यू आहे.

इथे खूप हरिण दिसत आहे हा जंगल एरिया वाटत नाहीये तिथे खूप कमी झाड वगैरे आहेत.

त्याच्या अंगावर टॉवेलसुद्धा टाकलेला आहे.

त्यामुळे सूर्यसुद्धा लालसर दिसत आहे.